आताच गावावरुण आलोय मुंबईला गावी गेलो होतो लग्न होत जरा भावाचं

अरे मी कॉलेजच्या इथे आलेलो एम डी कॉलेजच्या इथे.

आपलं कॉलेजच्या इथं तो वडापाववाला ये ना जंबो वडापाव, सॅन्डविचच्या बाजूला

अरे हा हा ते अअ ते डॉक्टरे तिथे समोर

काय वडापाव वगैरा सहज आलो बोललो वडापाव खाता खाताच तुझी आठवण आली म्हणून तुला फोन केला. अरे द आता त्या वडापाववाल्याच्या बाजूला एक नवीन दुकान उघडलये रे आय लव्ह मिसळ म्हणून हा का? अरे आय लव्ह मिसळ तिथं नाय पुढे आपलं लालबाग मध्ये

दोन महिने मी आलोच नाय जरा गावी होतो ना लग्नामुळे गावी कसाकाय अचानक आता? कोलेज वगैरे

त्यासाठी गावी गेलेलो आता आलो मी दोन दिवस झाले आलोय पण कॉलेजला गेलोच नाही अरे तब्बेत वैगरे ठीक नाहीये ना.

म्हणलं तुझं कॉलेज आहे एस आय एस वडाळा.

आता काय नाय आता बी कॉम ला ये रे लास्ट इयर ला. बगूया आता काहीतरी बघावं लागलं.

झाले दोन दिवस झाले परवाच आलोय मी मुंबई ला

जरा तब्बेत ठीक नाही म्हणून जरा रेस्ट करतोय मी घरी.

अरे म ते आता पोलीस भरती निघालीये तू मला बोललेला ना ते पोलीस भारतीच हा अरे पोलीस भारतीच पण करतोये आता आणि ते फायर ब्रिगेडचा ते पण जरा बघतो. म्हणजे कस गव्हर्नमेंटमुळे जॉब जरा आता इथे तर ना मार्केटमध्ये फ्लिपकार्ड वगैरे आहे ना ऍमेझॉन वगैरे

गोवेर्न्मेंटच्या एक्सामच प्रिपरेशन वगैरे. नाय झाल तर एक एज निघून गेलं कि आपलं कंपनी वगैरे बघायचं बँकिंगमध्ये वैगरे प्रायव्हेट कंपनी

तू काय

हा तेच म्हणलं बाकीचं करू शकतोरे आम्ही कुठे जिल्हा अधिकारी वैगरे त्यांचा करू शकतोस तू .

तुला पुण्याला वगैरे राहावं लागलं. पुण्यालापण पण कस डेडिकेशन वगैरे

काय माहिती माझं काय होणार नाही दया मी स्टडीमध्ये आपण एव्हडा हे नाहीये म्हणून मी जास्त काय हे नाही केलं. आपल्यावरच्या फायनान्स ने जर कॉमेर्सिल चांगलंय अकाउंट वगैरे. बाकी काय नाय रे.

आजून पोलीस भरतीमध्ये सिन कसाये कि अ आता आपण समज तू बाय डिफॉल्ट सिलेक्ट झालाच

तर नंतर मग पुढे त्याची ग्रोथ पण झाली पाहिजे ना रे

आता हि भरती पण आता कस आता ग्रॅजुएशनपण करतोय ना मी आता ग्रॅजुएशन च्या बेसवरती नंतर सिलेक्शन झालं माझं

आतमध्ये आतल्या आत एक्जाम देऊन नंतर मी पी एस आय म्हणून जाऊ शकतो पी एस आय च्या पोस्ट पर्यंत.

आणि आत्ताच कस जरा इझी पडत रे थोडंस हा बरोबर म्हणजे ऑनफिल्ड तुला थोडीफार माहिती भेटते

पोलीस कॉम्पिटिशन खूपे आता बघितलं ना मी तिथल्या अअ मुंबई मध्ये सात हजार जागाये जवळपास साडेबारा लाख फॉर्म मुंबईला

अच्छा म्हणजे सात हजार फॉर्ममध्ये सात हजार अअ जागा रिकाम्यायेत. हह सात हजार जागा आहेत फॉर्म पडलेत. बारा लाख अच्छा म्हणजे बारा साडेबारा लाख फॉर्म भरताय आन त्याच्यातून मग सिलेक्ट होणार.

मग पहिली पाहिलं फिटनेस येणार कि अ आपली लेखी परीक्षा? नाही नाही पहिल ग्राउंड येईन. ग्राउंड नंतर मग मेरिट चा रिजल्ट लागतो तिथे नंतर जर जे पास झाले तर जे पास झाले त्यांना घेणं त्यांची एका महिन्यानंतर फार फार तर दीड महिन्यानंतर एक्साम होते.

त्याच काय एव्हडं हे नाय रे आपलं नॉर्मलच आपलं हिस्टरी जिओग्राफी बाकी तास काय नाय नॉर्मल आपलं आणि मराठी व्याकरण आणि त्याच्यात निबंध वगैरे असं निबंध वगैरे काय नाय रे आपला एम सी क्यू बेस पेपर असतो हंड्रेड हंड्रेड मार्क्स चा त्याच्यांमध्येच आहे. जर तुझा नेगेटिव्ह ते मार्किंग वगैरे आहे समथींग ते मी बघितलं नाय अजून निगेटिव्ह मार्किंग किती? काय? पण निगेटिव्ह मार्किंग हा येव्हडाच पँट आहे त्याचा

आणि आता म्हणजे आता आपलं कस अ शाळेमध्ये ठराविक स सात विषय असतात तस ह्यांच्यामध्ये विषय नाहीयेत

विषय नाहीयेत फक्त तुला ते रेसनिंग ब रिसनिंग एबिलिटी चांगली पाहिजे, तुझं जी के चांगलं पाहिजे, हिस्ट्री जोग्राफी तुझं चांगलं पाहिजे परत ब हे असत ना अंक गणित, सायन्स बेसिक नॉलेज त्याच्यावरती आरामके साथ म्हणजे पेपर आपण करू शकतोय पासिंग पर्यंत हा म ते शारीरिक चाचणी किती मार्काचीये आणि त्यातलं म्हणजे लेखी परीक्षा किती मार्काची अंदाजे अअ ग्राउंड ये ना फिफ्टी मार्कस चा ये आणि आपलं लेखी परिक्षये ती हंड्रेड मार्क्सची ग्राउंड मध्ये कसंय

म ते ट्रैनिंग पुढे कुठे होणार अंदाजे म्हणजे एक नाशिकला एक आहे. नाशिकला एक ट्रैनिंग सेंटरे मोठं पोलिसच, कॉन्स्टेबल च.

तेच मला माहितीये अजंदुसर कुठलं ते मला नाही माहिती कारण नाशिकचं खूप मोठये मला एक अअ मी जस्ट आता लोणावळ्याला गेलेलो ना तिथे आ तिथे पण एके ट्रैनिंग सेन्टर

पोलिसांचरे पोलिसांचचे त्याच्याबद्दल काय हे नाय पण ते कस नायगावच बघ जस नायगाव चे जेव्हडे पोलीस असतील ना मुंबईत तिकडे समजा तू समजा पो जर समजा बढती झालीये.

तुला तुझं ट्रैनिंग असताना तू तिथंच होता नॉर्मली तुला कुठं बाहेर जायची गरज नाय. तुला दुसऱ्या मध्ये नाय पाठवणार.

तस इथ मुंबईला सांता क्रूझ आहे विक्रोळी ला एक आहे. नायगाव पण सेपरेट असेल पण मेन ग्राउंड ट्रेनिंइंग होते ना जॉइनिंग ची ती नाशिकला ये अन दुसऱ्या

अरे नाय नाय घरचे तुझे मम्मी वगैरे व्यवस्थिते ना.

अरे गनपतीत गावी जरा लग्नाचं वगैरे बोललेलो तुला.

बहुतेक गणपतीत फिरलो परत तो ह्याला पण होता अअ आपण पिकनिक ला गेलेलो तेव्हा.

तुम्ही गोवा वगैरे पण तुमचा प्लॅन झालेला तेव्हा अरे मी तुम्हाला बोललेलो ना यार जरा

अरे तिथे लोणावळ्याला मित्र बोलला ना तिथेच मी ते हे बघितलेलं.

ते जॅम वगैरे बनवता ना त्या फॅक्टरीमध्ये गेलेलो.

अरे वा मी तुम्हाला मिस केलं पिकनिक वगैरे कारण कि आपण लास्ट टूरला वगैरे गेलेलो ना. तेव्हड मी एन्जॉयमेंट वगैरे ते जरा मी खूप मिस केलं.

तूबा अ बाहेर जातो कि कस काय? म्हणजे काय?

समजा आता पप्पांची कस पप्पा फायर ब्रिगेडमध्ये ना

पापांची जर कधी नाईट शिफ्ट असेल तर मी गाडी घेऊन जातो दुपारी वगैरे. नाईट शिफ्ट नसते जेव्हा फर्स्ट शिफ्ट असेल म्हणजे मग गाडी नसते बुवा तेव्हा बस ने जातो. कधी मग वॉकिंगने जातो चालत वगैरे आपला.

त्यामुळे बहुतेक माझं बहुतेक गाडीनेच ट्रॅव्हल होत म्हणजे बाईक ने.

ट्रेन ने पण जाऊ शकतो तू वडाळ्याला कॉलेजे ना तुझं.

अरे हा ते गाडीवरून आठवलं तुला एकदा पकडलं होत ना? मला गोळे बोललेला तू

तेच तो सांगतो बाय रोड गेलेलो आणि बाईक ची नंबर प्लेटच नव्हती. पुढच्या साईटला ना? म तुला ते

हा कॉलेज चा आय डी दाखवला ना.

टाइम वेळापत्रक दाखवलं परीक्षेचं.

हा नाहीतर फाईन असत.

हा जर फाईन पडला ना दोघांना पाचशे पाचशे हजार.

अरे फोटो वगैरे फाईन मारला असता ना गोळेला डायरेक्ट मॅसेज गेला असता. गोळेनी मग तुमच्याकडून वसूल करून घेतला असता. आता काय एक एक नियम काढतील नि काय. आ डबल हेल्मेटे कि नाही त्यात नाहीतर गाडीवरून जाण्याचं हेच करतो डबले हेल्मेटमुळे आजारी बिजारी पडलं तर ठीके

ट्रेनने नाहीतर बसने नाहीतर आपलं ओला, उबेर ट्राय करतो मी. त्या गाडीने पप्पापण तस देत नाय रे ते ऍक्सीडेन्ट वगैरे होतात ना.

गाडी हातामध्ये, पप्पा बोलले आपल्या एरिया वगैरे

ते बोलले कि बसने नाहीतर ट्रेन ने ट्रॅव्हल करत जा त्याच्यामुळे रे आणि पेट्रोलचे पण प्राइझेस वाढलेत ना त्याच्यामुळे. त्यामुळे पण बाईक चालवणं तर मुश्किल पेट्रोल आणि मेन म्हणजे रस्ते खराब

पेट्रोलच्या तर भावाला तर काय हेच नाय वाढत चाललाय वाढत चाललाय वाढत चाललाय ते त्याच्यामुळं त्याच्यामुळेच तर ती हि घे ना इलेकट्रीक गाडी का नाही घेत म.घरी मम्मीला यांच्या कॉन्व्हेन्स कर ना भावाला यार आपल्या आता आधीच आपली अ अवस्था बघशील तर वाईट झालीये. जेव्हडं तळाशील तेव्हड चांगलंय आजकाल.

अजून इलेकट्रीक बाईक चा प्रश्न कसाये बहुतेक आता मी बघतोय ना त्याच्यामध्ये इलेकट्रीक बाईक लगेच पेट वैगरे घेते अरे हा ते ओव्हर चार्जिंग वगैरे. मोदी सरकारने आता कोणतीतरी हे केलंय ना डिसिजन घेतलाय काही कंपन्यांचायेना सिन झाला मध्ये इलेकट्रीक बाईक च्या कि अअ ओव्हर चार्जिंग करायला घेतलास ना तू बॅटरी आपोआप पेट घेते गाड्या जळतात काही काही कंपन्या

हा अरे मी तोच त प्रॉब्लेमे आणि कस माहितीये नॉर्मली जी आपली पेट्रोलची गाडीये ती घ्यायला परवडत तिच्या सरशी ती थोडी प्राईझ ने कामी भेटेल इलेकट्रीक पेक्षा

अरे पण इलेकट्रीक आपल पेट्रोलच्या गाडीचं कसंये तुमचा मेंटेनन्स येतो ना तुझा तुला गाडी मेंटेनच ऑइलिंग वगैरे करावं लागत पण बाकीतर तुला मेंटेनन्स चा खर्च येतोच ना तुला गाडीकल कुडकाय झालं तस इलेकट्रीक गाडयांना ये ना ऑइलिंग वगैरे जरा करा म्हणजे काय मेंटेनन्स कमीये बोलतो. हा मेंटेनन्स येत नाही तुला हार्डली जर काही पंक्चर टायर वगैरे गेलं तरच. पण इथं आपलं ऑइले पेट्रोलच्या गाडीला कस तुला ऑइलिंग वगैरे चेंज करावं लागत तुला सारखं.

अच्छा बघूया मोस्ट ऑफ इलेकट्रीक गाडीचं बघ जरा पण ते जरा कॉस्टली पण आणि त्याच्या नंतर ती गाडी घेतल्या नंतर ती अजून येते कि त्याला चार्जिंग पोर्ट पाहिजे. आता आपण मुंबईत तास बघणं घेणं वेगळाये. कुठे चार्जिंग काढणार आणि वरती परत घरी कुठे चार्ज करणार. अरे हा ते पाने तुझं भाई घर एकदम थर्ड फ्लोअरला ये ना. अच्छा ग्राउंड फ्लोअर ला असत मग काय नाय अरे तरीपण ग्राउंड फ्लोअरला आता त्याच्यानंतर पार्किंगचा पण प्रश्न येतो. तरीपण आता बहुतेक मुनिसिपाल्टीने बिल्डिंगमध्ये जे मोठं मोठे

आपली आ पार्किंग हे करते म्हणजे

हा म ते पार्किंग रेंट वरती द्यायला पण जकिती पैसे खर्च करावा लागतात गाडी म्हणजे टेंशन नाही

हा म्हणजे टेंशन नाही ट्राफिक पोलीस

पण आता टू व्हीलरच्या आहेत आणि फोर व्हीलर वगैरे

ते काही तरी आहे काहीतरी

बाहेर गेलं तरच आता गाड्या वगैरे कस लगेच ट्राफिक पोलीस उचलून नेतात अरे खूप त्याची टो ची पण फाईन कितीये माहितीये कमीत कमी साडे सातशे रुपये फाईने. हा साडे सातशे रुपये आहे त्यात तुझं ते आधीच फाईन जर पे नसतील ना तुझे जुने

त्याच्यावरती परत तुझा फाईन बसतो डबल. म तेच त्याच्यामुळे मग काय बोलणार आता